मी तर मस्त ये. तू कशीयेस?

कुठे हाय आता? मुंबई मध्ये आहे की कुठे गेली? नाही गं मुंबईमध्येच हाय सध्या चालू आहे. जॉब शोधायचं काम चालू ये. या कोविडमुळे काही जॉब पण भेटत नाहीये गं. हां कोविडमुळे तर लई सगळ्यांचा प्रॉब्लेम झालाय. काय काय होते सगळ्यांचे शिक्षण आणि काय.

बघ ना आता आपलं एक्झाम पण ऑनलाईन घेतलं तर आता तिकडे एक जागी गेलेली ना तर तिकडं बोलतात नाही ऑनलाईनवाले नको.

झालं फॉर्म वगैरे पण सगळं भरायचं पण ऑनलाईन. सगळं कोणकोणते क्लास येत ते पण ऑनलाईन लर्निंग घेतात. पहिलं कसं सगळं ऑफलाईन होतं आता सगळं ऑनलाईन ये. अगं ऑफलाईनच बरं मला तर ऑफलाईनच बरोबर वाटतं. होता मग आता काय करूया सगळं ऑनलाईन झालं.

जसं चालतंय आपण पण चालवूया तसंच.

आता ते तर तेच सांगतायत गं कधी केलं ग्रॅडज्युएशन मग सांगितलं तर बोलतात नाही ऑनलाईनवाल्यांना नाही आम्ही देत जॉब. हं काय एक्सपीरियन्स पाहिजे आम्हाला? तुम्हाला काय हाय का एक्सपीरियन्स वगैरे?

असं असं नाही की चांगलं नाही म्हणजे कोणत्या कोणत्या गोष्टीला भरपूर चांगलं झालं. हुं कोणतं ऑनलाईन काम व्हायचं चांगलं आहे. काय ऑफलाईन काम हाय तर नाही बोलतात जावा घरी.

तुझी पण क्लास झूमवरतीच असते ना?

कोविडमध्ये बोलती तर सगळे माझे सगळे क्लास ऑनलाइन. सगळे कॉलेजची मिटिंग ऑनलाईन. सगळं ऑनलाईन झालंय. काय फॉर्म भरायचं ते पण ऑनलाईन. तेच आता तू मग जॉब तर कसं करणार? तुला तर चल ठीक ये छोटं छोटंसं करते तू स्वतःचं पण तरीही. हं बघते आता काय करू? तेच बघूया आता, बाकी तर काही हे नाही नॉर्मल म्हणजे चालू ये चांगलंच आहे. पण कुठे न कुठेतरी अडकतोय आपण. त्याहिशोबाने वाटतं कशाला आला हा कोविड आणि कधी कधी असं वाटतं की घरी बसून

आवश्यक झालंय मोबाईल नाही तर कायच नाही.

बोल मग काय बोलतेस अजून? चल ना कधीतरी भेट भेटून जाऊया कुठेतरी कॉफी वगैरे प्यायला. तू भेटत पण नाही आता तर. हां आता टाईमच नाही भेटतो कुठे जाऊ?

कोणपण टाइम काढू शकतं. मोबाईलचा काय प्रभाव पडतोय त्या मुलांवर छोट्या छोट्या मुलांवर, मोठ्या मुलांवर. ते तर हाय गं तसं काय प्रॉब्लेम नाहीये. मोबाईलच तर हाय आता काय. छोटे मुलं तर आपल्याला माहिती ये ना आमच्या इकडे पण बाजूला एक राहते, दोन वर्षाची दोन वर्षाची ती आहे तेंव्हापासुन, नुसतं मोबाईल मोबाईल दिला तर जेवणार, काय करा मोबाईल पाहिजेच पाहिजेच हो ना आता एवढे छोटे जी सगळे हे म्हणजे पागल झाले ते. ए पोरं तर त्याच्या मागेच हाय छोटे मोठं. सगळे असे जेंव्हा कोविड होतं तेंव्हा आमच्या इकडे मैदान होतं ना तिकडे मैदानात लाईनशी बसायचे, आणि सगळे पबजी खेळायचे मोठ्या मोठ्या ओरडून ओरडून

आणि काय बोला तर भडकून जातात की तुम्हाला काय करायचं आहे काय नाही करायचं आहे. माझी मम्मी तर लई ओरडते बसायलाच देत नाही कुणाला बोलते नाही बसायचं इकडे असं. माझी आई पण लई ओरडते माझ्या भाऊला, लई सवय लागली खेळायला.

सांगायचं त्याला नाही खेळायचं एवढं चांगलं नसतं. हां बोलते त्याला ऐकतच नाही काय करू आता. त्याला बोलते काय शिक काय हाय इतकं कुठे काय कर एसी बनवायचं, मोबाईल बनवायचं काहीतरी शिकणार तर पुढे जाऊन काय करू शकतो.

हां सगळं ऑनलाईन झालंय. तेच ना त्यामुळं त्याला सांगायचं चांगलं शिक तरच भेटेल नाहीतर परत आपण आपल्याला बघ कसं झालंय तसंच होणार आहे.

मग काय काय शिकणार तर पुढे जाऊन काय होऊही शकेल ना त्याचं. मी आपलं करियर

तू कधी भेटायला येतेस आता ते सांग मला आधी.

एक डेट हे करते डिसाईड करते. आणि त्या डेटला भेटूया आपण. जाऊया तिकडे फिरायला

कॉफी शॉप ओपन झालंय इकडे. बॅक बेन्चर केफेटेरिया त्याच्या मधे पण खूप छान छान भेटतं सगळं. हं जाऊया प्राईस वगैरे

अगं प्राईसचं काय टेन्शन घेते घरी तर रोज पितेच ना तू कॉफी. हां मग घरीच काय ते सिंपल राहतो कॉफी तिकडे काय राहणार चांगलं. तेच ना तिकडे काय, म्हणजे दोनशे तीनशे आहे ठीक ये पण ते पण काय आपण चांगलं भेटू तरी बसू तरी एसीमध्ये एसीची तरी हवा खाऊ.

त्याचेच तर लोकं पैसे घेतात तिथे आपल्यासारखीच बनवतात.

तेच विचार केलं तू भेटेल आपण कॉफी वगैरा पिऊन मग जाऊया काहीतरी शॉपिंग करायला. इकडे बांद्राला पण सेल लागला आहे. हां ते हाय ना सेल.

माहितीये कुठं आलंय नक्की कारण मी कधी गेली नाहीये ना म्हणून मला माहित नाही.

तो मार्केट आता तू बोलली ना बांद्राचा कोणता तरी तो तुला माहिती का कुठं आहे?

ते तू मला घेऊन जा मग कारण भरपूर दिवस झाले काही शॉपिंग नाही केलीये ना मग चांगले चांगले टॉप वगैरा घेऊन किती दिवस झालं नाही गेलो, जाऊया आपण एक दिवशी. मस्त शॉपिंग करूया कॉफी पिऊया.

सगळं भेटतं कपडे घे आणि काय घे सगळं भेटतं. शूज, कपडे, ड्रेसेस साडी.

हां मग तेच विचार करते जाऊया तर घेऊया मग. चांगले जर साडी वगैरे पण भेटत असेल तर मम्मीसाठी बघते. घेऊया आता येणार त्यांची एनिवर्सरी तर विचार करते तेच गिफ्ट करू. हां मी पण आता येणार माझी आई बाबांची एनिवर्सरी एक दोन महिन्यावर मला पण घ्यायचं आहे त्यांना गिफ्ट घ्यायचं आहे.

पण केक कुठून घेणार तू? इकडे आमच्या इकडे केक शॉप पण खूप चांगल्या झाल्या जर इकडे येत असेल ना तर इकडे तुला सांगते. हो सांग मला कसं हाय कसं नाय डिझाईन वगैरे केकच्या.

बाकी मग काय बोलतेस बोल मग.

आता मी

कोणता जॉब मिळाला तर चांगलं आहे.

नाही आता नाही जेवली जेवायची आहे. तू जेवली? नाही नाही. मला वाटलं तू जास्त डाएट वर असेल कॉलेजपासून तशीच ये ना हे सॅलड खावा हे खावा मग त्याहिशोबाने मला वाटलं आत्ता पण तशीच आहे का काय? नाही नाही आता झाली मी चांगलं. एवढी पण मेंटेन नको राहू काय नाही होणार.

अ मला तू शिकव तुझी मम्मीनी बनवलं होतं बघ त्यावेळी एकदिवस वेजिटेबलचं सॅलड बनवलं होतं बघ खूप छान वाटलेलं तू कॉलेजमध्ये घेऊन आलेली. हां ये माझ्या घरी ये तुला ते बोलते मम्मीला बनवायला आणि तू खा. मस्त वाटणार तुला. अगं खायचं काय शिकव

काय करायचं मम्मी सांगणार तुला. तू तुला नाही येत मम्मीला सांगते तर मला नाय येत. मम्मीच बनवते ना जेवण मी नाही बनवत तर मला नाही माहिती ना. हां पण बनवावं तर लागेलच ना तुलापण. हां लागेल तर माहिती आहे शिकूया थोडं वेळ हाय. चांगलं आहे चांगलं आहे माझी तर मम्मी लई ओरडते नाही काय केलं तर नुसतं हे काम येत नाही ते काम येत नाही. त्यामुलीला बघ कशी करते. या मुलीला बघ ती कशी बनवते. मम्मी लोकांचं असंच असतं. ते बघ, तिकडे बघ, त्यांचं बघ, असं बघ. हां ना आपण काय करतो ते बघतच नाही दुसरंच बघतो आता

आता जॉबचं झालं नाही तरी मला ओरडते. बोलते का नाही झालं? तुला समजत नाही तू चांगली बोलली नसेल. मी बोलली माझी आई काय करू ते कोविडचं मी थोडी आणलं ते तर आलं आता झालं आता काय. जॉब जॉब इंटरव्हिव्ह इंटरव्हिव्ह द्यायला काय ट्रॅव्हल करतो इतकं. नाही जॉब लागलं तर मम्मी ओरडणारचं. हां ना मेन तसंच झालंय. करू शकूया आणि ते चांगलं आहे गं तुझं तर ते ठीक आहे नॉर्मल जॉब हाय तुला काय टेन्शन नाहीये बाकी मग काय बोलतेस तू?

का आता तुला माझ्याशी बोलायला बरोबर बरोबर बोलतेस.

तुला तू माझ्याशीच बोलत नाही दुसऱ्याशी बरोबर बोलते त्यादिवशी पण

ऐक ना मला ना तुला काहीतरी विचारायचं होतं तू फ्री आहेस तर आपण बोलूया ना.

अरे माझी ये ना आत्याची मुलगी आहे, ऍक्च्युली ती ना तिने बारावीत तिकडेच केलीये गावामध्ये आमच्या इकडे. पण ती ये ना तिला तिकडे गावाचं अभ्यासाचं हे होतंय म्हणून मी तिला इकडे बोलावलीयेआपल्या इकडे मुंबईला.

मुंबईला आता मला स्वतः समजत नाही तिला कोणत्या कॉलेजमध्ये म्हणजे हे करू ऍडमिशन तर तू जरा मला सजेस्ट कर ना आपल्याइकडे कोणतं कॉलेज चांगलं आहे? आपल्या इकडे आपल्या इकडे तर हाईत चांगले चांगले पण मी जिकडे शिकली होती ना ते कॉलेज आर जे कॉलेज आहे ना स्टेशनच्या समोर हां कॉलेज बोलतात ना त्याला.

तो पण छान कॉलेज आहे मी पण तिकडेच शिकली तिकडे शिक्षण छान देतात आणि कँटीन हाय एरिया हाय.

आणि खूप स्वच्छ ठेवतात पूर्ण कॉलेज.

म्हणजे की सांगणार टिचरला ती टीचर हे अशी हाय, तर टीचर त्याला शिकवणार चांगली हाय टीचर.

तिकडे पण आमच्या इकडे सगळे चांगले शिकवते आम्हाला पण शिकवली टीचर.

मी पण माझा भाऊ पण शिकतोय तिथेच त्याच कॉलेजमध्ये.

अच्छा ठीक ये आणि कुठे म्हणजे आता हे आता कसं म्हणजे चोवीस तास असं तीनशे पासष्ठ दिवस अभ्यास नाही करू शकत ना मग कुठे घेऊन वगैरा काय पिकनिक वगैरा असते की नाही तिकडे? नाही पिकनिक वगैरा राहते म्हणजे काय काय तर हे राहतं ना, कॅम्प वगैरा एनएसएस हाय तिकडे आमच्या कॉलेजमध्ये एनएसएस हाय ना मग त्याच्यामध्ये कॅम्प वगैरा घेऊन जातात.

काय करायचं तिकडे तसं?

एन एस एस मध्ये म्हणजे तिला मी म्हणजे हे केलं ऍडमिशन तर कसं काय असेल तू सांगणार का? हां म्हणजे की ऍडमिशन केलं तर ते लोकं म्हणजे छोटे छोटे इव्हेंट इव्हेंट ठेवतात. आणि त्या इव्हेन्टमध्ये घेतात किती दहा पंधरा लोकांना घेतात आणि तो इव्हेंट म्हणजे स्ट्रीट प्ले झालं

कोणकोणतं आणि सिव्हिल डिफेन्स राहतो ना तिथं आपण. कुठे गेलो तर कुणाला काय झालं तर त्यांना कसं करायचं म्हणजे पट्टी वगैरे कशी करायची. चोट वगैरे लागली तर ते पण शिकवतात त्या एनएसएसमध्ये

छोटे इव्हेंट राहतात त्यामध्ये सर्टिफिकेट पण भेटतात.

हो ते तर हाय म्हणजे कसं आता आपलं मी एक अजून कॉलेजचं इन्क्वायरी केलेली ना तिकडे पण होते म्हणजे असे नॉर्मल पण कसं मला असं पाहिजे की एकदम चांगलं असं जिकडे फ्रेश कॉम्पिटिशन असं असणार हां माझ्या कॉलेजमध्ये. खूप कॉम्पिटिशन होतो डान्सचा कॉम्पिटिशन, क्रिकेट वगैरा, व्हॉलीबॉल फुटबॉल

आणि आता काय डेज वगैरे होतात की नाही कारण आम्ही जेंव्हा मी होती कॉलेजमध्ये आमच्या कॉलेजमध्ये पण डेज वगैरा होतो ना मुलींची राहते साडी डे आणि मुलांचं राहतं टाय डे. म्हणजे मस्त तिकडे डान्स पण काय खायला देतात डान्स करतात.

चांगलं आहे मग ठीक आहे मग मी पण विचार करते कसं काय करायचं. मी येईल एक दिवस तुझ्या कॉलेजमध्ये तुझा क्लासरूम कोणत्या फ्लोअर वरती आहे? माझा क्लासरूम थर्ड फ्लोअर वरती आहे. तू ये मला कॉल कर मी येते तुला घ्यायला.

म्हणजे

म्हणजे भरपूर मोठं कॉलेज आलं एवढं तू तुझं थर्ड फ्लोअर वरती आहे म्हणजे अजून पण वरती असेल ना तिकडे हां हाय ना अजून वरती हाय फ्लोअर हाय

नाहीतर पोरे इकडून जाणार तिकडे फिरणार.

तेच ना एक तेच असतं गं प्रॉब्लेम कारण तिकडून एकतर स्टेशन पण एवढं जवळ आहे मग माझी मम्मी तर तिला रोज ओरडणार की काय स्टेशन जवळ आहे म्हणजे कुठेनाकुठेतरी

कोणाला कुठे एकदा आले तर

लेक्चर घ्या लेक्चर पण चांगले घेतात टीचर लोकं मग डिटेलमध्ये सांगतात

हां मेन तर तेच पाहिजे आणि एक्झाम वगैरेचं कसं काय हाय? एक्झाम वगैरे पण हाय सब्जेक्ट जसं जसं घेणार तसं तसं एक्झाम राहणार सगळं. कोणता हाय आपल्या कॉलेजला, माझ्या कॉलेजला आय आय टी हाय

अच्छा म्हणजे वेगवेगळे कोर्स पण घेऊ शकतो ना

ओके ओके चालेल. आणि फॉर्म वगैरेचं कसं काय ऍडमिशन कसं घ्यायचं? थोडं सांगू शकतेस का म्हणजे? ऍडमिशनमध्ये आता बघ कोविड झालंय तर सगळं ऑनलाइनच हाय. सगळं फॉर्म वगैरे ऑनलाइनच भरायचं आहे. कॉलेजचा कॉलेजचा वेबसाईट आहे, आर जे कॉलेज त्या वेबसाईट वर ऍडमिशन होतो तो त्या वेबसाईटवर पूर्ण आपलं डिटेल भरायचं. काय काय हाय आधारकार्ड वगैरा, एड्रेस वगैरा, नाव वगैरा.